एक चांगल दिसत आहे आणि हे फार्म हाउस दिसत आहे आणि तिथे लाइटा लावलेल्या आहे.

एक नीळ दिसतय आणि आणि काळ दिसतय आणि लाल त्याच्या डोक्यावर दिसत आहे.

हे एक मंदिर दिसत आहे आणि याला लई छान नक्शा दिलेला आहे आणि याच्यात वस्तु ठेवलेले दिसत आहे आणि हे लाई चांगल--

एक लय मोठा रस्ता दिसत आहे आणि त्याच्या मध्ये मुली अह पळत आहे आणि त्यांच्या पायामध्ये शूज दिसत आहे आणि ते लय जोराने पळत आहे असं दिसतो.

पहाड दिसत आहे आणि त्याच्यात काय तरी बनलेला आहे खाली अन्डरग्राऊंड मध्ये आणि ते तिथे एक --

आणि हरियाली पण लावलेली ते खूप छान दिसत आहे आणि त्याच्या मध्ये तिथं ऊन पण दिसत आहे.